आ थ्रु एक शिक्षक लहान पोरांना फ्री एज्यूकेशन देत आहे.

इथे स्कूल च्या पोरी रांगोळी टाकत आहे.

तिच्या मांडीत तिच बाळ आहे दोघांनी माळ घातली आहे.

आभाळ खूप सुंदर दिसत आहे.

इथे एक बाटा चा स्टोर आहे.